निळ्या कलर ची ट्रेन आलेली आहे आणि त्या रेल्वे स्टेशन मध्ये--

त्यांना दिसत आहे ती एक माध्यमिक शाळा दिसत आहे.

दिसत आहे त्या स्टेजवर नवरा नवरी--

ते फळाचे दुकान आहे त्या मोठ्या फळाच्या दुकानात--

तिथे छान कारागिरी केलेली आहे.

तिथे शाळा सारखी व हॉस्पिटल सारखे मोठ्या मोठ्या --

त्या चित्रामध्ये एक मोठीशी नदी दिसत आ --

लोक जमलेले आहेत ते एका लाईनीत बस--

त्या चित्रामध्ये एक जंगल दिसतय त्या जंगल म--

ते काचीचे कपयत आणि त्याच्या मध्ये भर --

पट्टी बांधलेली आ दिसत आहे.

वॉटर पार्कमध्ये छानस पाण--

हिमालय फेस वॉश सोनपापडी हो --

दूध ही अशी दिसत आहेत ती एक किराणा ची शॉप आ --

मस्जिदच्या पाठीमागे छानसा सूर्य उ उगत आहे.

त्या चित्रामध्ये एक खूप वर्ष--

अगोदरचा किल्ला दिसत आहे व त्या--

ची दोऱ्या लावून सजवले गेले आहे.